आणि गेट नंबर तीन ला जायचा रस्ता दाखवलेला आहे इथ.

आणि एक बाई आहे एक माणूस आहे आणि माणूस आणि बाईसाठी अलग-अलग जा साठी रस्ते बनविले आहेत.

आणि एक सूर्य आहे आणि खूप सारे झाड आहे.

आणि आजूबाजून झाड आहे.